लाडु पेड़े बर्फी चने वटाने शेव--

एक अर्धवट जस सुखलेल झाड आहे त्याच्या वरती एक मोठ पक्षी बसलेला आहे त्या पक्षी च नाव ससाना आहे.

एक काटेरी झाड आहे त्याच्या वर फूल आलेले आहे समोर एक डोंगर आहे तेथे जंगल आहे.

ऑरेंज कलर नी झालेल आहे समोर नदी असून आजूबाजूला डोंगरसुद्धा आहेत इथे खूप माणसे जमा आहेत.

गुगल पे सुद्धा आपण करू शकतो. तिथे काही स्नॅक्स सुद्धा ठेवलेले आहे.

एक आय.सी.आय.सी. बँक आहै त्याच्या शेजारी दुसरी बँक आहै.